ते सहा पर्यंत सहा पर्यंत अस व्यायाम करत असते. काही योगासने सांगितलेले आहे Doctor नी ते करत असते. आणि नंतर मग पाच-दहा minute च मोन मोन नाही ते काय म्हणतात त्याला Meditation आणि नंतर मग अगं Meditation ने खरंच खूप फायदा होतो. Concentration वाढत. मला ही लवकर उठाव लागेल मग तर.

अगं मी सहाला च उठते. हो का? चांगली गोष्ट आहे मग. सहा ला उठते, पण तरी नाही ना ग, जमत माझ लवकर उठावं लागल अजून. हो हो, नक्कीच. तू पण पाच ला किवा चार ला उठायच प्रयत्न कर हळूहळू सवय होईल. अगं मी मी काय केलंय, अं म्हणजे माझं routine पूर्ण busy तर असत busy routine परंतु मध्ये मध्ये मी काय करत असते. अह म्हनजे माझी जी Hobby आहे न? माझ ज छंद आहे. त्याला मी follow करत असते. म्हनजे आपल्या Break भेटून जातोन? कामा न पासुन हो हो, बरोबर आहे. हो. आता जस काय काय? कुटला छंद आहे, तुझा कोनता छंद आहे? मला पुस्तक वाचायला खूप आवडतं, आणि main म्हनजे म्हनजे आता हा छंद जास्त जोपासत नाही मी पण तू अं गाने जास्त करून ऐकते मी. छान आहे मग त. हो म्हनजे आता बघ अं मी आता तुला मी सहा वाजे पयंत सांगितलं सहा पयंत माझ योगा वगैरा होऊन जातो. Meditation वगैरे होऊन जातं नंतर मग अह Hostel ला यायचं.

तर मग सात वाजे नंतर मग थोडस काही आज दिवस भर काय करायेच आहे? ते जे List बनवलेली असतेन आर्ध्या रात्री,

माझी तर पूर्ण आठवड्याची list ही सारखीच असते म्हटल काहच वेगळ काम नाही होत तर.

weekend ला Saturday पर्यत classes असतातच, पन रविवार थकवा येतो ना गं आठवड्याचा काय वेगळं करणार. अरे हो, ते पण आहेच. मग mummy सोबत थोडा time, time घालवायचा वगैरे. माझं तर मी routine फक्त अकरा पर्यंत ठेवलेला आहे. म्हणजे रात्रीचे अकरा पर्यंत. मला गाणे ऐकायला आवडतात, पण मी दिवसात नाही पण रात्री झोपताना ऐकते.

चांगल आहे मग ते. हम्म आणि आग आता कस झालय कि routine एक म्हनजे fix च करून ठेवाव लागतो, तो कारण मग आपण time management केलं नाही ना? आपलं routine follow केलं नाही ना? की आपले खूप जास्त कामे मागे राहून जातात. खूप ना अडथळे येतात प्रत्येक कामात. हो ना आणि नंतर मग time management आपण आता शिकलो नाही तर मग आपल्या life मध्ये पूर्ण आपल्या time म्हनजे आपल्या life चीच पुरी वाट लागेल. होग बरोबर आहे तुझ.

बाकी सर्व ठीक हे ग, जो तो ज्याच्या ज्याच्या daily routine मध्ये व्यस्त आहे सध्या. हम्म ते पण आहे सर्वांचे Routine fix

होणा कोणा कोणालाच वेळ नसतो आता.

हो, अगं काही काही महा महान लोकांचे तर म्हनजे रविवारचे the routine fix असतात.

पण आपण तसं नाही करायचा आपन रविवारी फक्त सुट्टी घ्यायची. तेच थर आनी फक्‍त आपली आवड जोपासायची. होणा, म्हणजे अह त्या अह प म्हनजे नियमाच्या बंधनातून एका वेळेच्या बंधनातून बाहेर निघून थोडाफार स्वतःला वेळ द्यायला हवा ना आपण?

Movie जायला नाही आवडत ग कारण ते कसं जायचं आणि ते बसून राहायचं त पण डोळे दुखून येतात ना एकसारखं बघून बघून.

मग त्यापेक्षा बाहेर फिरायला जाणं कधी better आहे.

सोबतच आपलेल्या आपल्या आवडत्या लोकांसोबत timing वेळ घालवायला भेटतो. हो ते पण आहेच, आणि निसर्गाशी सुद्धा आपली जवळ एकता वाढते.

आह मी तर जास्त करून नाही ना म्हनजे अह असे garden वगैरे आहे. उद्यान आहेत ना ते जास्त Prefer करते तिकडे जाऊ तिथे जाऊन बसून मस्त. छान अं वातावरण असते तिथला. हो ना, म्हनजे एकदम मन प्रफुल्लित करून देणारा वातावरण तिथं भेटत आपल्याला. ते तर सुटका भेटते. हा, तसं daily routine हे म्हणजे आपण बनवलेला आहे तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी ना? होग. आपण निदान बनवलेलं तरी आहे ज्यांच बनवलेले नसते ना? त्यांचं तर पूर्ण दिवस Fix कठो. हो ना, आणि त्यांना आपले daily routine बनवलेल असल कि आपल्याला पूर्ण कामची याधी असते, आणि पूर्ण ते काम वेळेवरती Time management पण होतो. पण ज्यांचं ते नसतं त्यांची पूर्ण म्हणजे गोंधळ उडतो. त्यांचा हे पूर्ण काम झालं नाही ते बाकी आहे सगळ,

हम्म बाकी मग आजून?

हो मजेत तर आहे मी. तू तर खूप मजेत असेल? नाही ग तसं काही नाही कधी येतेस भेटायला.

काढ वेळ काढ कधी. हो नक्कीच, या रविवारी येते ना मग तुझ्या घरी.

हो, नक्कीच येईल. मला काय खाऊ घालशील मग? तू म्हणणार तेचं. अं मला chicken जास्त आवडत. तेच बनवशील तुझ्या हाताने.

हो हो एखाद्या garden ला घेऊन जातो मला तुझ्या घराजवळ असेल तिथ.

हो चालेल, चल मग भेटू या रविवारी.

bye गुरु हरी कृष्ण गुरु हरी कृष्ण सात जुलै सोळाशे छपन्न तीस मार्च सोळाशे चौसष्ट हे शिखांचे अकरा गुरुं पैकीं आठवे गुरु होते चरित्र जे गुरु हरी कृष्ण जिन्ना बाल गुरूत्व बाल प्रीतम म्हणून ओळखले जाते गुरु नानक यांच्या नैतृत्वा खाली निर्मळ पंथाचे ते आठवे गुरु होते वयाच्या पाचव्या वर्षी आपजींना गुरु वयाच्या आठव्या वर्षी ज्योती ज्योती प्राप्त झाल्या आपण आपजींनी ज्यांच्या बालपण्याच्या तीन वर्षात अंतर्दृष्टी शहाणपण द्रुढ निश्चयाने धैर्याने शीख पंथाचे नेतृत्व केले हे त्यांचे स्वतःचे उदाहरण होते आणि त्यांनी दाखवून दिले कि वय बुध्दीत्मात्त आणि आत्मज्ञान यांचा कोणताही अडथळा नयी बाल प्रीतम यांच्या जीवनावर थोडक्यात नजर टाकूया आठ श्रावण सन सतराशे तेवीस नुसार त्यांचा जन्म सात जुलै सोळाशे छपन्न रोजी करसपूर साहेब येथे त्यांचे वडील श्री हरी कृष्ण हरी रायाजी यांच्या घरी आई किशन कोरजी यांच्या कोठी झाला नानक शाही calender नुसार आज काल आठ सावन दर वर्षी तेवीस जुलै रोजी येथे राम रायान हे आपजींचे मोठे भाऊ होते October सोळाशे एकसष्ट मधे गुरु हरी रायाजी यांनी आपजींना गुणवत्तेच्या आधारावर आशीर्वाद दिला जरी आपजींचे मोठे बंधू राम राय हे अतिशय हुशार धोरणात कुशल आणि शीख संगत मुले सुद्धा मधे आदरणीय होतेऔरंगजेब ने गुरु हरी राय यांना दिल्ली ला बोलावले तेव्हा गुरु जींनी त्यांच्या जागी राम राय यांना गुरु मतांची तत्वे स्पष्ट करण्यात साठी का पाठवले औरंगजेबाने गुरु हरी राय यांना दिल्लीला बोलावले तेव्हा गुरुजींनी त्यांच्या जागी राम रॉय यांना गुरु मता तत्वे स्पष्ट करण्यासाठी पाठवले राम रॉय प्रथम सम्राट औरंगजेबाला आपल्या प्रतिभेने प्रभावित केले नतर चमत्कार केले नतर मुलाच्या विनंतीवरून जेबाने राम रॉय यांना विचारले कि तुमच्या पुस्तकात मिती मुस्लिम किमत राय हुन इस्लामाचा निषेध करण्यात आला आहे

या घोर अवग्यामुळे गुरु हरी रायजींनी त्यांना गादिपासून वंचित केले आहे त्यांच्या कायमचा त्याग केला याच कारणामुळे राम राय यांनी आपला विरोध सुरु ठेवला होता गुरु गादीवर बसल्यानंतर आपजी किरतपूर साहेब येथे पहिल्या गुरु प्रमाणे शीख धर्माचा प्रचार आणि उपदेश करत असत आपजींनी रुपर येथील राजा राम राय श्रीमंत माणसाला आपल्या दरबारात येण्या पासून रोकल कारण तू आपल्या घरात जन्मलेल्या मुलींनी जिवंतच मारायचा होता जेव्हा त्या

उपकार केले गुरु साहेबाचे थोरले भाऊ राम राय यांनी बादशाह औरंगजेबाकडे तक्रार केली कि माझ्या वडलांनी माझे हक्क मारून माझ्या धाकट्या भावाला गादी मालमत्ता दिली आहे मी तुझ्या आज्ञेचे पालन केल्यामुळे हे सर्व घडले पण औरंगजेबाने साहेबांना दिल्ली नाबोलावण्याचा आदेश दिला गुरु साहेबांना आदराने दिल्ली ला आणण्यासाठी राजा जय सिंग यांनी आपला दिवाण प्रसंतकर यांना पाठवले दिवाण प्रसंतकर किरतपूर ला पोहोचल्या आणि त्यांनी गुरु साहेबांना दिल्ली ला जाण्याची विनंती केली पुरला पोहोचला आणि गुरु साहेबांना दिल्लीला जाण्याची विनंती केली गुरु साहेबांनी दिवाण ला सांगितले कि दिल्लीला जाण्यात तुमचाआक्षेप नाही पण औरंजेबासारखे राजाचा चेहेरा बघणार नाही तर ते शेवटी गुरु साहेबांनी त्याच्या आईच्या आणि शीख संगतीचा सल्ला घेऊन दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला गुरुजी परत फिरत असतांना शीख संगत चा एक मोठा धमकृत पुढला आला गुरु साहेबांनी सर्वांना प्रेम आणि सांत्वन दिले त्याचे अनुसरण केले अमेय जिल्ह्यातील पाणजू करे गावात पोहोचल्यावर काही प्रमुख शीख लोक मागे वळवले गुरुजींच्या पहिल्या रात्री पणजो खरे कापले पंडित लालचंद गुरुजींना भेटले आणि म्हणाले कि शीख लोक तुम्हाला गुरु हरी कृष्ण म्हणतात गीता द्वारकृपातील कृष्णजी यांनी रचली होती तुम्ही त्यांचा अर्थ दाखवा गुरुनानकांच्या घरातून मिळालेल्या नम्रतेचे वाहक सद्गुरुजी म्हणाले आम्ही अकाल पुरुषाचे सेवक आहोत कलेचा उपयोग अकाल पुरुष करतो तुम्हाला कला पाहीची असेल तर तुमच्या गावातुन कोणालातरी या घेऊन या गुरु नानक पश्या याच्या कृपेने आम्हाला गीतेचा अर्थ सांगतील जाऊन झिजू नावाच्या अशिक्षत जीवला घेऊन आले सद्गुरुन त्यांच्या कडे पहिले आणि पंडित जीच निंदा करायला सांगितली गुरुजीनी काठी डोक्यावर ठेवली आणि त्यांच्या डोळ्यात पाहिले पंडित तांणी गीतेतील उघडा उघड श्लोकांचा अर्थ विचारला त्यांही त्यांनी लगेच अर्थ लावला हि शोकांतिका पाहून पंडित सदगुरुजी चरणी पडले आणि त्यांची क्षमा मागितली आणि शीख भरले आणि त्यांनी या भावा शीख धर्माचा प्रचार केला दिल्लीत पोहोचल्या नंतर गुरु सरदार कोठे राहिले दिल्लीत पोहोचल्या नंतर गुरु साहेब राजा जयसिंग यांच्या बंगल्यावर राहिलेजेथे आज गुरुद्वारा साहेब येत आहे औरंगजेबाने दर्शनाची इच्छा व्यक्त केली वडलांनी दिलेल्या आदेशानुसार नाही कुळदर्शन देईन म्हणूंन दर्शन देण्यास नकार दिला आणि काय खडे क्या पडे होईल ज्यामणी असा संदेश पाठवला औरंजेबाने आपला मुघल सरदार मेळा याला गुरुकडे पाठवले गुरुजींना त्यांना सूचना देऊन त्यांचे कौतुक या वादळाम रॉय यांना सिंहासन दिले नाही अशीच चर्चा होती तेव्हा गुरुजींनीं स्पष्ट केले कि सिंहासन हि वारसाही वडिलोपार्जित मालमत्ता नाही राम राय यांनी गुरबानी बदलला त्यावर त्याचे वडील गुरुजींना त्या त्या त्याग केला आनि त्यामुळे गुरु गढीबाबतचा त्यांचा दावा खोटा हो आहे शेहजादा मोहउद्दुमचे हे स्पष्ट करून एकूण औरंगजेबाला वरून चबुद्दीनची खात्री पटली त्यांनी राजा जयसिंग यांना उरुजीचे संमत्तीचे चाचणी घेण्यास सांगितले राजससिंगने गुरुजीच्या आपल्या अं रा रानांच्या महालात आणले आणि पटराणींची परीक्षा घेण्यास सांगितले गुरुसाहेबांनी आपली काठी पात्रांच्या डोक्यावर ठेवली आणि पटराणी आहे असे सांगितले आणि त्याच्यामुळे अजितच्या पूर्ण यांना मदत केली मंदिर दस्मशाने अर्पण कशासाठी वापरला जातो या उद्देशासाठी मंडळी द स्मशानी अर्पण वापरत असे गुरुजींच्या अपवित्र दर्शनाने हिरवे मनाचे रोग दूर झाले म्हणूनच Father दशमीष म्हणाले आहेत श्रीहरिकृष्ण सबदूकजय अशा प्रकारे रुग्णांची सेवा करत अस एके दिवशी गुरुजींनाही खूप ताप आला त्यांच्या शरीरावर चे लक्षणे दिसू लागली आपला शेवटी वेळ ओळ आपजींनी गुरुशा गुरुविषयी चौथा आदेश दिला कि बाबावकाले म्हणजे पूह चे गुरु बकालरावत आहेत आपजी तीन वर्ष संमत सतराशे एकवीसनुसार तीस march सोळाशे चौसष्ट रोजी ज्योतिज्योत व आजकाल तीन वर्षात दरवर्षी सोळा April ला येते त्यांनी सात वर्ष आठ महिने आणि एकोणीस दिवसात आपले संसारयात्रा पूर्ण केली ज्या नदीच्या काठावर ज्या ठिकाणी आता बालासाहेब गुरुद्वारा आहे तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले गुरुहरिकृष्ण यांना कोणत्या नावाने ओळखले जाते शीख धर्माचे सर्वात तरुण सद्गुरू त्याला बालाकतितमाने अष्टम बलवीरासारख्या दि शब्दांना देखील स्मरणकेले जाते तेच ते गुरुनानक साहेबजी जे गुरुहरिकृष्ण साहेब जी यांचे आठवे बारासाहेब गुरुहरिकृष्ण यांचा जन्म सोळाशे छप्पन अं रोजी झाला तिराकपूर साहेब येथे माता गुरुकृष्ण अं कृष्णाकोजी यांच्या गर्भासीत कृश श्रीगुरुहरी रायजी यांचे घर गुरुहरी राय साहेबजी यांचे थोरले पुत्र बाबाराम राय औरंगजेबाच्या प्रभावाखाली आले आणि त्यांना आनंदी करण्यासाठी त्यांनी काय केले गुरुहरीराय यांचे थोरले पुत्र बाबाराम राय औरंगजेबाच्या प्रभावाखाली येऊन त्यांना आनंदित केले होते असे म्हंटले होते त्यामुळे गुरुहरीराय यांनी गुरु गादीची जबाबदारी गुरुहरिकृष्ण साहेब यांच्याकडे सोपवली जय हरी कृष्ण साहेब यांचे आठवे गुरू म्हणून दहा October सोळाशे एकसष्ट रोजी निधन झालेत्या या वेळी तिचे वय पाच वर्ष तीन महिने होते जेव्हा राम रायला हे कळले तेव्हा त्यांनी गुरु साहेब विरुद्ध कट रचायला सुरुवात केली त्याने काय केले जेव्हा रामरायाला हे कळले तेव्हा त्याने गुरुसाहेब विरुद्ध कट रचायला सुरुवात केली त्याने आपले काका दिरमल्ल यांच्याशी सल्ला मसलत करून काही मसुदांना आपल्या सोबत बांधल्यात आणि त्यांच्याद्वारे स्वतःला गुरु म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण शिखांना गुरु हरि राय साहेब यांचा निर्णय माहीत होता म्हणूनच कुणीही रामराय यांना गुरु मानत नव्हत म इथून तो थेट औरंगजेबाकडे गेला आणि मनाला की मोठा मुलगा आहे आणि गुरु यावर माझा हक्क आहे

त्यांनी आपली अंगजवानी गुरुहरेकृष्ण साहेबांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले परंतु गुरु हरिराय साहेबांना दिल्ली येण्याचे निमंत्रण दिले जिन्ना मशाल पेटण्यापूर्वी सगळे गुरु हरी कृष्णजींना मलेश को भी दर्शन दे हे म्हणत औरंगजेबाच्या कपाळावर आळा बांधण्याची मनाई केली गुरुहरीकृष्णाने आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करून उष्णकण्ठ सन्मानाने सौंदर्य उच्च ठेवण्यासाठी दिल्ली दरबारात जाणे स्पष्टपणे नकार दिला आणि आसपासच्या गावात शीख धर्माचा प्रचार चालू ठेवला एकदा ते पालखीत बसून कुठेतरी जात असताना ब्राह्मणांनी शिकवलेले कुष्ठरोगी आला आणि गुरुजींच्या पालखी समोर आडवा झाला आणि आपला आजार बरा होऊन विनवणी करू लागला औरंगजेबने राजा जयसिंग यांना काय आदेश दिला औरंगजेबाने राजा जयसिंग यांना गुरुहरीकृष्णा साहेब यांना दिल्लीत येण्यास प्रवृत्त करण्याचा आदेश दिला औरंगजेबाने राजा जयसिंग यांना गुरु साहेबांना त्यांच्या घरी बोलावल्यास सांगितले राजा जयसिंग यांनी त्याचे दिवाण परचम यांना तीरकपूरला जाण्याचे आणि छत्र गुरुजींना विनंती केली की त्यांनी माझ्या वतीने दिल्लीला यावे आणि त्यांना मोठ्या अरण्य पालखीत बसवावे औरंगजेबाच्या निमंत्रणानुसार दिल्लीला तीरक पूरच्या आसपासच्या अनेकांनी ऐकले होते तेव्हा सर्वांना धक्का बसला गुरु साहेबांनी सर्वांना सेवा आणि धैर्य का दिले सद्गुरुजी निघून गेले तेव्हा शिख मोठी गर्दी झाली होती गुरु साहेबांनी सर्वांना सेवा आणि धैर्य दिले पण तरीही शेकडो शीख सोबत गेले अंबाला जिल्ह्यातील पाजळखोर येथे पोहोचल्यावर गुरुजींनी काही प्रमुख शिख वगळता इतर सर्वांना मागे वळवले पाजळखोर येथे पंडित लाल चांद होते तो चिल खूप चिडला आणि आपजिना भेटला म्हणू लागला तुम्ही स्वतःला गुरुहरीकृष्ण म्हणतात अशा रीतीने तुम्ही शिव पेक्षाही मोठे कृष्णाने गीता लिहिलेली आहे तुम्ही त्या ती त्याचा अर्थ दाखवू शकता आणि शास्त्राचा अर्थ लावणे माझ्याशी स्पर्धा करू शकता अहंकारी पंडितांकडून हे ऐकून सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असलेल्या गुरुजींनी त्यांना काय सांगितले गर्विष्ठ पंडितांचे हे ऐकून ज्ञानाने परिपूर्ण आणि कलाचे पारंगत असलेले गुरुजी त्याला म्हणाले आम्ही देवाचे सेवक आहोत आम्हाला कसे मोठे व्हायचे ते माहित नाही परंतु तुम्ही आमच्याबरोबर पुन्हा सुषुत परत करा आणि तुम्ही तुमच्या स्वइच्छेने निवडलेले कोणत्याही शिखाचे लढण्याचा विचार करा या अं जा गावातून कोणालातरी घेऊन या तो तुम्हाला उत्तर देईल आणि मनाला लक्ष करेल तिकर गुरुजींना छेजूला त्यांच्या डोळ्यात बसून काय सांगितलं पंडित विवेकचंद गेल्याने छेजू नावाचा एका धर्माक्त माणसाला घेऊन आले जो त्या गावाचा हेरू होता नि छेजूच्या डोळ्यावर डोळ्यात पाहिले आणि त्याला म्हणाले छेजू तू आता धर्म पंडित झाला आहेस मग तुझ्या काठीचा शेवट छेजूच्या डोक्यावर ठेवला आणि ब्राह्मणाला म्हणाला तू काय विचारशील तेव्हा पंडितांनी छेजूला विचारलं आणि छेजू पटकन सांगून लाल सिंग चा अभिमान चकणाचूर झाला तो गुरुजींचा पाय पडला आणि शीख झाला सदगुरुजींचा महिमा सर्वत्र पसरला राजा जयसिंग दिल्लीला पोहोचला तेव्हा त्याच्या बंगल्यात काय केले जेव्हा तो आपल्या सेवकासह दिल्लीला पोहोचला तेव्हा राजा जयसिंग त्यांना आपल्या बंगल्यात राहायला आपल्या बंगल्यात राहायला लावले आणि त्या ठिकाणी आता साहेब गुरुद्वारा सुशोभित सुशोभित केलेले आहे राजा जयसिंग राज्यराणीचे मन काही ब्राह्मणांनी गुरुजींच्या बालपणाबद्दल अंधश्रद्धेने भरले होते मी त्यांना महालात बोलवले आणि विचार केला की जर गुरु खरे असतील तर त्यांनी हे सर्व सोडून द्यावे आणि माझ्या मांडीवर बस बाल गुरु श्री हरे कृष्ण साहेब यांनी कोणाला भेटण्यास नकार दिला बालगुरू हरि कृष्ण साहेब इथे सर्वांजवळून गेले आणि राजे जयसिंग राणीच्या मांडीवर बसले आणि राणीला व्यसन लागले

घेत असत औरंगजेबाने आपले साहेब जादे मोहज्जूमला पाठवले गुरुजींनी अध्यात्मिक सूचना देऊन त्यांचे कौतुक केले रामरायाच्या दहाव्या बद्दल गुरुजींनी राजाला पाठवले कि गुरुबुद्धी धी वारसा काय वडिलोपार्जित मालमत्ता नाही रामराय यांनी बदलला आणि वडील गुरुजींनी त्यांना त्याग केला यात अतिशयोक्ती नाही आणि कोणावरही अं अन्याय नाही गुरु हरेकृष्ण साहेबजींची निश्चय बादशाह यानी चांगलंच पाहिल होता पण औरंगजेब रामराय यांच्याकडे आला आणि त्यांनी त्याल दहत नवली पंडित वारी मीयाव ही सात गावे दिली आणि राजकुमार जहांगीर म्हणून डेहराडून येथे स्थायिक झाले रामराय आपल्या जहांगिरीत जाऊन आपल्या वेगवेगळ्या पंथात बसले सोळाशे चौसष्ठ मध्ये जेव्हा चित्रकोर पसरलं होतं तेव्हा गुरुजी दिल्लीतच होते लोक म्हणत होते सर्वत्र हाहाकार माजला गुरुजींनी पंडित गरिबांना मदत करण्यास सुरुवात केली यासाठी दशमसला नैवेद्य वापरला जातो गुरुजींनी स स्वतःची परवा न करता पी पीडितांची सेवा सुरू केली त्याचा परिणाम असा झाला की एके दिवशी गुरुहरी कृष्ण साहेबी साहेबजीनाही ताप आला आणि सद्गुरु चे शरीरावर एक Smallpox नावाचे आजाराची लक्षणे दिसू लागली. सद्गुरुजींनी संपूर्ण मंडळीला पुढील गुरुबाबा बाबा बकाले जवळ येत असल्याची आज्ञा दिली म्हणजेच आमच्या पश्चात गुरु यांची जबाबदारी घेणारा महापुरुष बकाले गावात आहे असं सांगून तीस March सोळाशे चौसष्ठ रोजी त्याचे निधन झाले बाळासाहेब साहेबांची आता जमुनेच्या काठावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे त्याच ठिकाणी सुशोभित करण्यात आले आहे मशाल घेतली तेव्हा आपजिच्या वेळेस साडेआठ वर्षे होते आपजींनी फक्त अडीच वर्ष गोरिया केली करुणाष्टके जलधर ताठकासी, मग ते अवलौकी तपशिया भूमियासी तुजविण मग तैसी जा जाहले रामराया बिलगविष्णू तळी सांडती सर्व माया, सकळ जन सखातु स्वामी आणिक नाही विष चे गमन जैसे त्यागिले सर्व काही जनधनाचा कोण संतोष आहे, रघुपति वीर आता सुत्त चित्त कोठी न राहे जिवलग जीव घेतील प्रते प्रेत सांडूनि देत, विषय सकळ नीती मागुता जन्म देती सकळजन भवाची अखिले वैभवाचे जिवलग मध तैसे चालते, हे सुखाचे बिलग विष्णू भीषण काळी मांडती सर्व माळी रघुवर सुख दाता सोडवी अंत काळी, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकूनि आले भजन सकळ गेले तिथं दृष्टिस झाले भूमींनी मन कळेना हातीते आकळेना, परन कठीण देही देह बुद्धी वळेना उपरीत मग रामी झाले हि पूर्ण कामी सुख भ्रमवीण रामी राम विश्राम, धामी घडी घडी मन आता राम रुपी धरावे

चुकलो गोंधळासी जैसे सकळ भ्रम विराम पावतात असा साक्षात्कार, जेथे आग्यान करेग्यांनं ते हि मुरे विज्ञान गोष्टीमुळे परभ्रमे ऐसे ब्रह्म शास्त्रज्ञ जैसे कल्पेनेशी अंत योगी जना एकांत अनभुवि जाणावा भ्रमाची सर्व अस्तित्व धरून जाता धरीता नये जाता तकिया तकि तकीयता नये जेथे तेथे आहे. परब्रह्म ते जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता तन्मुख होते, तन्मुख पण सुठेनासे काही केल्या बैसले माणूस उठून गेले तेथे आकाशाची राघिले आकाश चहूकडे पाहिले, तरी तन्मुखीचे आहे जिकडे तिकडे जिकडे इकडे प्राणी पळून जाते तिकडे आकाशाची भोवती बळे आकाशा बाहेरचे ऐसे जाऊ जिकडे तिकडे गाणी पोहे तिकडे ते समुखसी आहे. चमचमता सिम मुख्तती राहे मध्यान्ही मांडत जैसा परी तो आहे, एक देशी दृष्टांत न घडे वस्तूशी काही एक प्रहत करशी घेऊनि पहिले नाना सुखे नाना देशी कष्ट यावे पहावेसी तैसे नलगे ब्रहाड सी

परम अन्याय एक उपदेश घेती

तेथे अव्हा एकेका करून घेत नाही तेच म्हणे गुरु आमचा तरी अंगी कर विषेद निष्ठेचा त्यासारिखा दुजा तैसी भूमंडळी एक म्हणती एकीचे तो अखंड ओक बर्पितो बरे वाईट पाहितो गोसावी तैसा अंगीकार तरी सौख्याचा तो गोसावी काश्याचा पहा गोसावी आमचा दुहाळी डोळे ओक नरक आणि मोठ निःशंक घटघटा घेत लोकांमध्ये मोठा महंत तया म्हणावे ओंगळपणाची स्थित जव ओंगन करती श्री कृष्ण महा पंडित बरे जैसे जैसे म्हणाले तैसे तैसे गीतले येथे आमचे काय गेले होईना का केस म्हणती अरगळा भुताचा आणि देवाचा जनामध्ये अग्य वेटळा पेटवू जाणे म्हणती आमचा गुरु जाणे चेटकांचा विचारू भूते घालू त्योहारी समर्थ जैसे साक्षातकार आकाशाबाहेर पळो जाता, पुढे आकाशाची तत्व तत्वकता पैसा पैसा अंत अनंतीचा नाही परिजे अखंड भेटले सर्वांग बिंगटले अति निखट परी चोरले सकळांची जे त्या मागीचे त्या नेनेजे उमजे भाग म्हणजे परभ्रम ते आकाशा मध्ये आभाळ तेणे आकाश वाटे दुरून परिसें निशा निवळ

मिथ्याची परिआभासे निर्दीष्टन स्वप्न जैसे तेथे आपले अनुभले ग्याने जागृतीस यावे मग माहित स्वभावे कळों लागो आता असो हे हे ब्रह्मडापलीकडे तेथे आपण निरवाडवे ब्रह्म भ्रमांडी कालवले पदार्थंची व्यापून ठेवले सर्वामध्ये विचारले अशा मात्र ब्रम्हामध्ये सृष्टी भासते, सृष्टीमध्ये ब्रम्ह असे अनुभव घेता अभ्यासें अंश मात्रे अंश मात्रे सृष्टी भित्री बाहेरील मर्यादा कोण करीन? सगळे ब्रह्म भंडा ब्रम्हाडोंगरी माईल कैसे? जण सौभाग्यो म्हणी आमुच्या घरी मोठी विद्या पंचाक्षरी खेळे तपी नानापरी लोकामध्ये अखंड राहे रमोग्यान सत्यावी मेसको मौर्यानही मानव कुजत्र येथोनी शिकुनी ज्ञान एक म्हणती गोसावी गरुड्यास वेड लावी त्याचे सर्वची पळवी त्याहुकडे कुठली विद्या दृष्टी बंधु तात्कळ स्वभाव न उष्ट्ण आणि शीलन मोहिनी विद्या आमुचे गोसावी महायोग औषधे देती जग जगाला हि मग तुमचं वनिता योगी चमत्कारी आमचा गोसावी

तैसाची उतार स्पर्शाचा ठाईचा होय चम्बुक उसक खेळावी चोरटी पळावी भोनवी अखंड भुते राबवावी नाना बींसी आमचा गुरु तृप्त होतो, दुजे दिवशी उमटतो अचेतन चालवितो मोठा ज्ञानी व्यावावरील निशंक हाती सर्पाचा चाबूक, वाचले होते स्रोत एक सामर्थबळे दाटा पडून निघाले पांढरे केस काळे झाले किती आले आणि गेले गोसाव्या दीप्ता रामदास गोसना अमृत प्रेमग्रंथ दोन दोन काढिली गोळ्याची कडीता ठाई भिन्न भेद असे तीन उधो उधो तीच उदो झाला जत्रा करी गोधंळ घातला देवी ब्रम्हा विष्णू महेश्वरी मातेसी काय चोरावे सर्व हि ठाऊके तिला उत्तीर्ण वे वैवनाईक तेचि तो सरकारची बोलणे चालणे तिचे देखणे चालणे स्वभाव देखणे चाखणे स्वभाव

देव्यामध्ये पाहणे देव तो बरा देव सांडूनि देवालय वनीती सर्व हि कवी दिसेना लोकांना अं मलारी घाला रे मन त्या मध्ये एकला सर्व देवीला देवानी गुप्त नाना परीवसे अनंत कोटी देवालय या मध्ये एकला प्रभू दीपाने दिसेना नाही त्यांनी त्यासाठी पाहणी उजेडी दिसेना अंधारी गुप्त होऊ नये कदा हाताशी लागेना